हा हा. चालेल ते आता, आता ही ह्यांची नाही का, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेची match

हम्म त्यांच्यावर आपलं depend आहे ना qualification world test championship साठी?

दोनशे दोनशेचं दोनशे रुपयांनाच होतात मग. अह

इंडियाला पण जिकावं लागणार ऑस्ट्रेलियासोबत. हम्म आन अरे ख्वाजाला हे ना फक्त पाच run पाहिजे होते.

असं आहे. आणि जर पाऊस पडला. त्यानंतर दुसऱ्या declare केल्यावर उभा राहिला तो. नशीब.

पाच runs साठी अरे तो not out होता आणि वरती.

आन आणि बाकी हे आन त्या match चालू आहेत आता .

हो. Big bash league पण चालू आहे? big bash league हम्म

ते एका match ची त्याची streaming च झाली नाही एका match ची big bash league. मधातच cancel झाली.

हम्म त्याच्यात पण खेळतात ना भारी भारी player

एवढे हातानं खेळतात big bash league एवढा तो

मु मुंबई मुंबई indians ची team लयच भारी झाली रे ह्यावर्षी मग आता. मुंबई indians ची team, मुंबई indians च्या team मध्ये विषय वेगळा.

मुंबई indians चा star होणार आहे. सूर्य कुमार यादव . फक्त रोहित शर्माने जरा batting वर आता भर दिला पाहिजे चांगली batting . हो. सूर्य कुमार यादव, ईशान किशन मस्त player झालेत. ईशान किशन नाही. ईशान किशनला कसं आहे माहिती आहे का? तो कसं झालंय? ईशान किशनला नाही पाठवलं पाहिजे माझ्या म्हणणे अह opening ला. सूर्य कुमार यादव आला पाहिजे opening ला.

नाय नाय. opening ला कसं होईल रे, जरा जास्त run भेटतात म्हणजे मुंबई indians चे. आता कसं आहे बघ, IPL मध्ये त्याचं एकपण शतक नाही. का?

हम्म रोहित शर्माला finishing चा role द्यायला पाहिजे,

रोहित शर्मा finisher नाही येत रे तसं म्हणलं तरी. finisher कसा हार्दिक पांड्यासारखा

हा कसा आहे माहिती आहे का सूर्यकुमार यादव? all rounder आहे, all rounder आहे. opening ला पण राहू शकतो, किंवा finishing लापण राहू शकतो. पण problem काय होतो? त्याचे run बनत नाही. आणि त्यामुळं काय होतं? नंतर शेवटी आलं की, त्या pressure येतो. तो out व्हायची शक्यता आहे. हा हा. रोहित रोहित शर्मा म्हणतो मी रोहित शर्मा.

त्याला म्हणतोय finishing आता रोहित शर्माचं बरोबर आहे. पण रोहित शर्मा नाय, रोहित शर्मा finisher होऊच शकतच नाही ना. कारण तो टिकून खेळतो. नंतर मारतो ना. का कुठे टिकून त्याचं चलत नाही आहे. out होतोय तो. आता ते luck luck खराब आहे. दिवस वाईट आहे ना आता. दिवसापुढं काय असतंय काय.

मग काय? म दिवस आतातरी काय माहिती? जाऊदे, शेवटी तो कधीतरी चांगला खेळेल, या

One day चा world cup? कधी आहे one day चा world cup? One day चा world cup कधी आहे? माहित नाही मला अजून? येतंय, जवळच येतंय आता. दोन-तीन एशिया cup पण आहे ना वाटतं ह्यावर्षीच? एशिया क one day चा आहे. एशियाचा one day cup पण आहे ना?

तेपण होणार आहे त्याच्यात. त्याच्यानंतर world cup होईल. World cup world cup हा, पण world cup ला लय मज्जा येईल.

म्हणलं की, हा ना.

आता बाबा, RCB वर दारोमदार आहे आता. नंतर धोनीनंतर RCB च आहे favourite

नंतर कोण ब धोनी धोनी आहे म्हणून हे आहे रे, चेन्नई. त्यामुळं धोनीनं retirement घेतली की, चेन्नईचं काय होईल? हो. ते राहणार आहे तरी coaching staff मध्ये राहणारच आहे ते. पण field वर असल्यावर त्याचं जास्त हे पडते फरक. फरक पडतो. नंतर आहे. पण team महत्वाची आहे.

मला वाटतं, चेन्नई यावेळेस जिंकायची शक्यता आहे वाटतं, चेन्नई. हो. चेन्नईची पण चांगली team आहे. बेन स्टोक घेतलाय चांगला त्यांना. बेन स्टोक भेटलाय ना आणि हा चेन्नईसाठी शेवटचं हे आहे ना आपलं धोनीसाठी शेवटचं हे वर्ष. तो काहीतरी best द्यायचा प्रयत्न करेल. फक्त अह एवढंच वाईट झालं की, आपण यावेळी ते world cup हारलो. आपली bowling bowling सुधारली पाहिजे इंडियाची. ही IPLVPL काय नाय रे एवढं.

अरे पण bowling सुधारली पाहिजे अर्षदिप सिंगने बघ,

ते तर असतंच. असंच main match असंच main match ला टाकून देतात कायकाय bowler. अरे टाकून देतात. पण ते आता बघ ना, आपण ती Ttwenty हरलो. कशामुळे किती run ने हरलो? दहा अह सोळा run ने हरलो. सोळा run कशामुळे कमी पडले? no ball पाच no ball टाकले. पाच no ball

हा. मग मग काय. free hit ला मारले ना, त्यामुळे वीस run कमी पडले ना आता short दोनशे च्या वरचं target होतं ना? दुसऱ्या

बरं झालं आपण गेलो नाही match बघायला ती. आपला जायचा plan होता ना.

ना. खराब निघालं असतं. दिवस वाईट म्हणलं की, असंच होतं कधीकधी. आपले इंडियाचे दिवस आन त्यां त्यांचा नाही का? शनाका नाही का? शनाका त्यांचा captain तोपण चांगला

शनाका I. P. L मध्ये नाही आहे नाही आहे. म हाय वाटतं, काय माहित नाय मलापण.

ते बहुतेक काय ते तीक्ष्णा चेन्नईतच होता. अं त्याच्या मागच्या होता.

ते तेपण आहे.

Ttwenty मध्ये. आणि आपली bowling सुधारली नाही तर अवघड world cup

Ttwenty मध्ये. आणि आपली bowling सुधारली नाही तर अवघड world cup Ttwenty मध्ये. आणि आपली bowling सुधारली नाही तर अवघड world cup

अरे त्या उमरान मलिकला चांगली training द्यायला पाहिजे मस्त. चांगला bowler बनू शकतो ते. speed आहे त्याच्याकडं. Training द्यायला काय नाही रे. भरपूर त्याच्याकडे आहे. तसे होतं. आता असं म्हणलं तरी, अर्षदिप सिंगचं तो टाकतो bowling मध्येच no ball टाकतो मध्येच.

नवीन करा घ्यायला पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, ते नाही का श्रीलंका, बिलंका असे अ चांगल्या team जे आहेत ना त्यांच्या, त्यांच्या त्यांना घेतलं पाहिजे. नवीन player ना संधी दिली पाहिजे bowling साठी.

युजवेंद्र चहलसोबत लय युजवेंद्र चहल चहलसोबत लयच वाईट होतं रे. निस्त त्याला series खेळवतात आणि world cup ला घेत नाहीत त्याला. इरीरलय. तिकडे अश्विनला अश्विनला घेतात world cup ला. आश हम्म त्या अश्विन त्यावेळी problem काय होतो माहिती आहे का? आन ते पडतं ना अश्विनची. अश्विनने पण त्यामुळे तो problem हम्म ते एक main ते असला असता तर, आपण गेलो असतो . जिक जिकायची शक्यता होती. अं नाय न नसती जिंकली. अरे काय अह जडेजा bowling अह हे आपले batting काय माहिती, bowling खराब होती रे.

वीस

वीस

तेपण चांगला bowler

हो तर. चांगला bowler वीस हो. वीस वीस MIcapetown. वीस

अर ते MI केपटाऊन म्हणजे आपलं मुंबई सारखं झालंय दिल्लीचा कसं ते logo आहे, तसाच logo आहे त्यांचा. CSK चं CSK चं GSK केलंय.

ते जो जोधनबर्ग कायतरी नाम आहे त्यांच्या त्या म्हंजे भावाचं त्यांच्या. आन MI चे

मुंबई indian

त्यांचा long form

त्याच्यात पण एवढे चांगले player नाहीत रे त्याच्यात. south आफ्रिकाचे आजकाल जास्त player त्याच्यामध्ये हा आह आन आपल्यामध्ये कसं असतं, एप्रिलमध्ये इंग्लंडचे जास्त player असतात आणि foreign चे पण सगळे जात नाहीत त्या league मध्ये खेळायला. आणि हो इंडिया ना फक्त आईपी IPL च चालतं. त्याच्यामुळंच popular आहे ना इंडियाची league सर्व. कारण indian player हे IPL मधेच भै भेटतात खेळायला. हम्म त्याच्यामुळंच देत नाहीत permission जाऊ जाऊ देत नाहीत त्याच्यामुळंच BCCI कुठं आपल्या indian player ला खेळासाठी. हम्म IPL ची value कमी होऊन जाईल ना मंग.

मंग काय? हम्म

कमी हे होईल ना अह परत ते हम्म हा, हा. आतापासूनच थोडं थोडं होतंय कमी. कधी ई ते इंग्लंडचे player येत नाहीत ना कधीकधी, त्यासाठी.

येत नाही. इंग्लंडमध्ये league हो. त्यांचंपण चालू आहे ना ते hundred ball चं काहीतरी, त्यांचं tournament आहे इंग्लंडचा.